त्याला काई हे नाहीये. ते त झालंच एक पण आता सध्या सगळ्यात मोठा issue माहितीये? कि आमच्याकडे जेवढी जेवढी येतात ना बायका कामाला येतात घरकामाला, त्या मुली घेऊन येतात . काईच्या काई म्हणजे डोकं बिघडून टाकतात. तू मला सांग दहा अन अकरा वर्षाच्या मुलींकडंनं आपण काम करून घेऊ का?

कस घेणार तुम्ही. त्यांना काई वाटत नाई म्हणजे मुलगी मोठी झाली कि शाळातून काढून टाकायचं. आणि कमी तशी घेतात. मी तुला सांगते. एक हे म्हणजे आमच्याकडे दोन colony या. एका colony त असं करतात ते. एका colony त चार दिवस ती जाते. चार दिवस तिची मुलगी जाते. अशी कामं घेतात ते.

दहा हजार ती कामं ती मुलीकडनं घेते विचार कर. मुलगी आठ वाजता आणि आईसोबतच एक वाजता घरी जाते. म्हणजे कस त्या मुलांचं भवितव्य आणि काय आपण काय म्हणतो,

पैसे कमावण्यासाठी तुम्ही लहान मुलांना म्हणजे आत थोडक्यात बालच मजुरी म्हणावं लागेल.

म्हंटल बाई माझ्या घरात मुली मुलांनी काम केलेलं मला आवडत नाई. आणि मी हिला ठेवणार नाई. मग ती मला म्हंटली म्हंटल बघ यांच्यानंतर तू माझ्या building मध्ये किंवा आजूबाजूला कुठे दिसली, तुझी मुलगीपण दिसली. तर सरळ शंभर number dial केला जाईल. आणि पोलिसांना सांगेल. आणि म आम्हाला ते विचारायला पण येतात हि लोकं. बऱ्याच वेळा NGO वाले, कि जर कोणी काम करत असेल त आम्हाला सांगा. चौदा वर्षाच्या खाली तसंही मनाई आहे काम करायला. म आता ते आहे पण आता काय करणार या म्हणजे हे थोडीशी मुलं मोठी झाली. कि त्यांना, आणि वरतून मला भाषण काय दिल, तुमची गोष्ट वेगळीये. आमची गोष्ट वेगळीये. कशी गोष्ट वेगळी आहे सांग बघू. मुलं मुलचं आहे. सगळ्यांची सारखीच आहेत कि नाई सांग?

सरकारने तर त्यांना free शिक्षण दिलंय सगळ्या मुलांसाठी. सारखच आहे. सारखाच केलंय ना तुम्ही कशाला हे करता. इथे इतका मोठा प्रश्नय तो बालमजुरीचा आणि म्हणजे लोकांना आजकाल असं वाटतंय कि आपलं काही नाहीये. आपली मुलं काम करतायत ना. बायकांचा मत, आमची एक पूर्वी बाई होती, तिची मुलगी छोटी होती. माझ्या मुलासोबत. त ती मुलगी जशी दहा-अकरा वर्षाला लागली. आता कळालं कि ती मुलगी येते कामाला. आई येत नाई कामाला. मुलगी आईची सगळी कामं करते.

मी त तिला म्हंटल बापरे तुमच्यात हिम्मत ए म्हंटल या सगळ्या गोष्टीची म्हंटल. आणि म्हंटल काय मिळणारे तुम्हाला त्या लहान लेकराकडनं. आणि माहितीये त्याचा दुसरा परिणाम काय, ती मुलं थोडीशी कळायला लागली कि सोडून जातात.

पण तिनी स्वतःला अं english शिकवलं. computer चा course केला. ती एका mall मध्येय आता. ती म्हणे आईनी लहानपणापासून घरकाम लावलं. आणि घरकाम मला आवडत नव्हतं. मला शाळेत जायचं होत. नववीतून शाळेतून काढून घेतलं. तिनी बाहेरून दहावीची परीक्षा दिली आणि मग त्याच्यानंतर तिनी असं केलं. ह्या साऱ्या गोष्टी खूप हे आहे. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे महाराष्ट्रात पण बऱ्याच प्रकारची बालमजुरी पाहतो.

ऊसतोड कामगार असतील. त्यांचीही लहान मुलं त्यांचीही लहान मुलं असतील. किंवा वीजभट्टी कामगार असतील. त्यांचीही लहान मुलं असतील. किंवा असं domestic यांच्यात त विचारायचीच सोया नाहीये. domistic यांच्यात तर खरंच विचारायची सोय नाहीये. कि सगळ्या गोष्टींची खरं तर खूपच ह्या गोष्टी सगळ्या. ज्या आता आपण म्हणतोय कि जर आता मी माझे आमचे यांना, तरी हे मला म्हणले तू तिथल्या चहा वाल्याकडे जा. पूर्वी चहाचा cup घेऊन ना मुलगा नेहेमी. कमी वयाचा असतो. असं का होत. ठीकेय, त्याचा मुलगाय, त्याच्या मदतीसाठी दोन तास, चार तासाला काई हरकत नाई. त्याच स्वतःच दुकान, पण हि लोक. दोनशे न चारशे रुपये याच्यावरती दिवसावरती. हे कस किती विचित्र. आणि मुलं माहितीये त्याच्यानंतर मुलं नंतर सवयी काय लागतात त्यांना. घुटका खायचा, त्याच्यानंतर, Cigrette बिडी cigrette प्यायच्या. म्हणजे ह्या इतक्या लहानपणापासन यांना सवयी लागतात. त्याच काई limit च नाहीये. त्याच्यामुळं हे सगळं, Even मुलींमध्ये या तंबाखू, किंवा या सगळ्याच व्यसन दिसून येत. हो दिसू लहानपणापासुनच. एक त कामाचं frustration. कसंय माहितीये का त्या वयात खेळायचं बागडायचं असत. या वयात त्या मुलांकडनं तुम्ही अगदी ढोरासारखं काम करून घेणार. त म्हणजे तुम्ही जितकं करता म्हणजे तुम्ही तितकं काम जर त्यांच्याकडन करून घेणार, म ते कस होईल ना. मुलांमध्ये नाही होणार ना त्याच्या मधल्या गोष्टी.

कि नाई हे नका करू. आपले आई-वडील जेव्हा आपण लहान होतो. तेव्हा कामाबद्दल कधीच काही मना करणार नाही. अन काम करणं चुकीचं नाहीये. पण काम काय करणं, किती करणं अन कस करणं त्यालापण महत्वय. जर मी माझ्या घरात काही करतेय. किंवा माझ्या मुली माझ्या घरात, okay तेपण limited जस घरातल काम. पण हे तुम्ही बाहेर जाऊन कधी मोठ्या माणसासारखं त्यांच्याकडन करून घेणार असाल. त चुकीचंय. आणि दुसरं म्हणजे जी लोकं करून घेतात ना काम तीसुद्धा चुकीचीये. माझी बहीण विचारलं, ती मला म्हंटली का होत माहितीये का अशा cases मध्ये? त त्या मुलांना ते remand homes? असतात ना तिकडे टाकतात. ठीकेय? आणि तसंही काय होत एकदा पैसे यायला लागले ना मुलं बिघडलेली असतात.

म्हंटल जर समजा अशी व्यवस्था आहे. त आपण काय करू शकतो. ती म्हणे काई समजावण्यापलीकडे आपण असं करू शकतो. कि तुम्ही मुलींना शाळेत घाला, मुलाला शाळेत घाला. शिकवा. यांच्यापलीकडे काहीच करू शकत नाही.

पण हे म्हणे हे असं सगळीकडे असच आपण कितीहि आपण त्याचा समाज प्रबोधनाचा प्रयत्न केला. त काहीच होत नाही. आता नाही का, मुलं थोडे मोठे झाले कि अरे माझी मुलगी पण येणार शेतात काम करायला. ती पण हजेरी लावणार लावतात ना हे लोक.

म्हणते ते आपल्यासोबत घेऊन येतात हे करण्या,

हा ती गोष्ट वेगळीये. का माहितीये का? कारण स्वतःच कामय ना. आणि ते असं बारी महिने थोडी असत.

त्याच्यानंतर कधी-कधी मित्र म्हणून काहीतरी असेल किंवा मित्र-मित्र म्हणून सगळे बरोबर आले आणि त्यांनी मदत केली त ती गोष्ट वेगळी ठरते. पण continious शेतमजूर शेतकामासाठी शेतमजुर म्हणून लहान मुलांना करणं हि पण गोष्ट चुकीचीये. खूपच चुकीचीये. आता आम्हाला असच आम्ही लहानपणी मामाच्या गावाला जायचो. ते आज त्यांचा,

चा तो system ठेवला नाई त्यांनी. ज्याला पाहिजे त्यांनी तितका कापून आणायचा. फक्त हे वजन करून देणार. झालं. त तेव्हाय न मामाकडे, त्यांच्याकडे अशे दहा पाच-पाच-सात-सात लोक असतात ती कापायला. म्हणजे ठेवलेले असायचे. आणि आमची आजी पण जायची घरचा कधी-कधी. म्हणजे एखादं कमी असलं तर आपलं-आपलं कापून घायची आजी. आणि मग ते मामा लोकं ते वर आणायचे. आम्हाला तेव्हा लहानपणी मजा वाटायची कापायला. आणि मी स्वतः शिकलेले कापायला. खूप मजा. किती कापायचो? अगदी थोडासा, आई म्हणायचे नाई. आजी-आजोबा. करू दे, शिकतेय, आवडे, थोडस हे होतंय. असं थोडीना त्यांनी आम्हाला कामाला लावल. त्यांनी आमच्या पद्धतीने आम्ही. आणि नंतर असं जस आजी काही काम करतेय शेतामध्ये,

मूळ. ती वेचायची वेचायची काम असायचं. त समजा आता खूप घाई आणि ते वेचून गेलेत तरीसुद्धा दिसतायत शेतामध्ये,

त आजी सकाळी जायची आमची पाहायला पाहणी करायला. आजी जशी दिसत जाईल तशी एक-दोन तास जायची. आजीने असं कधी काई काम केलं नाई पण पाहणी करायला जायचं. कि आता पेरणी होणार आहे. अं नांगर फिरवलाय. त मूळ दिसतंय. त आपण ती मूळ उचलून घ्यायला पाहिजे. तेव्हा आम्ही जायची आजीबरोबर. मग आम्ही आजीला मदत करायचो. आज तू आम्हाला कुठे नेणार फिरायला. आम्ही एवढी मदत करतोय.

त आम्ही दिवस-दिवस भर वडील जस करायचे. तस मी करायचे. म्हणजे पण त्यात मज्जा होती, ठीकेय? आवडीचं काम स्वतःच्या मनाने करणं. तुम्ही त्याला कामाला लावलं, त ते चुकीचय. आहे कि नाई चुकीचं?

आणि कायद्याने सुद्धा चुकीचंय. जस तुमच्या घरामध्ये तुम्ही अं चौदा वर्षाखालील मुलगी काम करताना आढळली तर तुमच्यावरती शिक्षा होऊ शकते. आणि आहे म्हणजे तशी कायद्यामध्ये तरतूद पण आहे. आणि काई नाई आजकाल लोकांना त्याच पण काई घेणं-देणं नाई. लोकं आपल्या-आपल्या यांच्यातच म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या-आपल्या यांच्यातच पडल्याय. धुंदीतच चाललंय ह्या सगळ्या गोष्टी. कोणी काही,

Actually शिकवून सुद्धा मुलांना पाहिजे तशा रोजगाराची संधी मिळत नाहीये. हा सुद्धा problem आहे. नाही असं नाई. त ते पण भरपूर issue आहेत. It should be very tremendous pandora box जगातली सर्वात मोठी लोकसंख्या म्हणून आपण एकीकडे सांगतो. आणि एकीकडे त्या level वरची आपली development really काहीच झालेली नाहीये.

Development म त्याचा पर्याय असा नाहीये कि तुम्ही लहान मुलांना, नाही child labor no no no I am not supporting child labor it should be yea very wrong.

हो शिवकाशी फटाका industry yes, हा तिथे इतकी लहान मुलं काम करतात. आणि मग तिथे ते हे होत तिथे blast होतात. आणि आपण दरवर्षी ऐकतो. हे केव्हा लक्षात येत जेव्हा blast होतात. तेव्हा लक्षात येत कि तिथे लहान मुलं काम, म त्याच्या अगोदर काय आपलं सरकार किंवा, जेव्हा blast होतात तिथे आग लागते, लहान मुलं लहान मुलं जखमी झाली. लहान मुलांकडन work करून घेतात. एवढ्या बातम्या येतात. तेवढ्या पुरत आपण हळहळतो. तेवढ्या पुरते आपले संताप येतात. आणि त्याच्यानंतर प्रत्येक celebration ला किंवा दिवाळीच्या आसपास आपण फटाके किंवा हे सगळं घ्यायला आपण प्रत्येक ठिकाणी गर्दी करतच असतो ना. नाई म आपण गर्दी करतो. आणि पण ती यंत्रणा जी असते ती का ती लक्ष देत नाहीये. का दरवर्षी म्हणजे जेव्हा रोज, महिन्यातून एकदा का checking होत नाहीये. तिथे लहान मुलं आहे कि नाहीये. म तिथली यंत्रणा निष्कामि ए ना. असं माझं म्हणणंय. असं नाहीये, कि आपण आपण त दूर राहतो. आपल्याला फक्त माहिती ऐकू येते. बाकी काई फटाके बनवले जातात. किंवा जो child labor चा जो main मुद्दा आहे. कि ते आल्या कधीच कोणी लक्ष देत नाई. म्हणजे, Follow up होत नाई. कुठली गोष्टीचा पाठपुरावा म्हणतो न आपण तो होत नाही. आता तुला माहितीये इथे इथे विदिशा ज्याना nobel पुरस्कार मिळालाय. च नाव ऐकलय?

किती जवळे आमच्या? म्हणजे भोपाळ आणि अगदी म्हणजे असं कि आपल्यासारखं मुंबईतले दोन जस अजुनपण अंधेरी-दादर याच्यापेक्षा सुद्धा जवळे ते. इतकं जवळे ते आमच्या घरापासन.

ती लोक जी बालमजुरी करत होते त्यांनी ते थांबवलय. आणि बऱ्यापैकी त्यांनी अं प्रबोधन केलंय समाजाचं. पण ते तुम्ही तीस-तीस kilometer किंवा चाळीस kilometer च्या अंतरावरती लोक तेच काम करताय. काय उपयोग सांग. म्हणजे आपल्याला आपल्या देशाला पहिले मिळला होता अमर्त्य सेन यांना, economics साठी. त्याच्यानंतर यांना मिळालाय. म काही उपयोग नाही या सगळ्या गोष्टीचा. काम जेव्हा आपण, कुठलंहि काम होत, ते तेव्हा त्याचा आता polio चा जसा polio polio चे dose लोकं खूप झालीये. आता खूप कमी, आता मागे एक दोन-तीन वर्षांपूर्वी एखादी case. आता त काई ऐकली नाहीये. polio त पूर्ण निर्मूलन झालेलंय. Polio free ए India. हा polio free ए. तसलं काम झालं पाहिजे ना. काम असं झालं, म्हणजे कि कुठलीही गोष्ट होताना कस झालं पाहिजे. प्रबोधन हे शंभर टक्के झालं तर उपयोगे. नाही तर तू आणि मी बोलून या सगळी गोष्टी असंय कि, आपला त्यांचा आणखी चार लोकांचा वेळ वाया घालवण्यासारखंच आहे. है कि नाई?

जमीन आसमान चा फरके. मुलांना कामाची सवय लावली पाहिजे मी मानते मुलांना सवय पाहिजे पण मुलांच्या मनाचा सुद्धा, मानसिक स्थिती जस मी सांगितलं. त्या मुलीला सांगितलं कि माझ्या मुलीला सांगितलं कि काम ए, तुला करायचंय.

पण म त्याला असं त्याला असं त्या गोष्टीत खूप interest ए कि काम करणं, आणि मग आईला मदत करणं. ह्या गोष्टीत खूप interest ए. म आता मला असं वाटत कि तो हा समाज ए. आपण ज्याला अं मजुरी अं मजूर class समाज किंवा labor class समाज जस म्हणतो त्या समाजाने ह्या सगळ्या गोष्टीच लक्ष ठेवलं पाहिजे. कि मुलांचं मन आणि म ते पुढे विकृती होतात ना ह्या सगळ्या,

जस तू सांगितलं कि मुलीसुद्धा म्हंणजे माहितीये, मुली सुद्धा घुटका, तंबाकू काय-काय खातात.

त्या विकृती होतात ना सगळ्या. त त्या नको व्हायला. म्हणून मला असं वाटत, कि आपण अं at least आपल्या आजूबाजूला नाई त आपण जिथे आहे. आपण जिथे आहे तिथे आपण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळतो आणि हे करतो.

हे करत जा. कि अरे असं नाई. मुलांकडन काम करू नका. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. असं नक्कीच म्हणत जा. कारण कि तेवढी छोटीशी गोष्ट सुद्धा कधीतरी एखाद्याच आयुष्य हे करू शकते.

जागरूक वीज ग्राहकांची परंपर अशोक पेणसे महाराष्ट्रात मुंबई धरून साडे तीन कोटी वीज ग्राहक आहेत त्यात दोन कोटी तीस लाख घरगुती ग्राहक, उरलेले वाणिज्य संस्था कृषी पंप, इस्पितळे वगैरेंनी उरलेली बेरीज पूर्ण होते या ग्राहकांना टाटा आणि अदानी या खासगी company न्या त्यानंतर BHT हि महानगरपालिकेच्या तर महावितरण हे सरकारच्या अधिपत्याखालील COMPANY वीज वितरण करतात महाराष्ट्रातील वीज ग्राहक आणि ग्राहक संघटना खूपच जागरूक आहेत वीज वितरणात बदल होण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे nineteen ninety four ninety five साली एनोनच्या करारामुळे हा विषय अं सर्वोच्च न्यायालयात गेला यात मुख्य कारण ऍनॉनशी करारात पारदर्शकता नव्हती न्यायालयाच्या निकालामुळे हा करार सर्वांसमोर आला वर्ष दोन हजारच्या सुमाराला यातील स्थिर आकार योग्य न ठरू लागला पुन्हा एकदा court बाजी होऊन हा करार रद्द झाला पुढे एनॉनने देशातून गाशा गुंडाळला अर्थात यामुळे ग्राहकांचा आणि पर्यायाने वीज मंडळांचा फायदा झाला एकोणीशे नव्याणव मध्ये वीज नियामक आयोग झालं वर्ष दोन हजार मध्ये पहिल्यांदा मंडळाने तेथे वीज दरवाढीचा प्रस्ताव मांडला त्यावेळेला ग्राहक संघटनांनी दाखवून दिले कि कृषी पंपाचा वीज वापर हा खूप वाढवलेला दिसत आहे एक तर कृषि पंपासाठी जवळ जवळ अर्ध्या ठिकाणी meter नाहीत तर उरलेले meter नादुरुस्त काडून ठेवलेले त्यामुळे सरासरी प्रति hours power किती तास पंप चालतो या पद्धतीनुसार वीज मागणी निश्चित केली जाते राज्यात ऊस एका बाजूला तर संत्री कापूस वगैरे कमी पाणी लागणारी पिके दुसऱ्या बाजूला याशिवाय कोकणात तीन चार महिने पाणीच नसते मग या टप्प्यात ऊसासाठी वेगळा वापर आणि इतर पिकांसाठी वेगळा वापर अशी फोड केली गेली तरीही कोडे सुटले नाही मग मुंबई IIT ने अहवाल दिला तो बासनात बांधून ठेवला गेला पुढच्या टप्प्याला आयोगाने स्वतःला समिती नेमली यात एक ग्राहक संघटना आणि एका सल्लागार company ला सभासद म्हणून घेतले या समितीच्या अहवालानंतर आणखी काही मुभा देण्यात आली तरी सुद्धा गेल्या वीस वर्षात हे कोडे सुटलेले नाही

आणि सरकारचे अनुदान कमी होईल महाराष्ट्रात गेले दोन तीन वर्ष हा प्रयोग चालू आहे हा वीस वर्षाचा प्रवास ग्राहकांनी नेटाने लावून धरल्यामुळे झाला

संयुक्त समिती स्थापन केली या समितीने हे नियामक व्यवस्थान निर्माण केले ती पाच सहा इतर राज्यांनीहि तंतोतंत वापरली ग्राहक आणि ग्राहक संघटनांनी सुमारे अठरा बाबी सर्वोच्च न्यायालयात नेल्या दोन हजार सात आठ मध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले त्यासाठी प्रणाली असणे आवश्यक होते सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला कि वितरण company ने आयोगाच्या साहाय्याने भारनियम करावे यासंदर्भात एक लोकसुनावणी घेतली गेली वीजगळती जास्त असल्यास तिथे भारनियम जास्त कुठल्याही भौगोलिक भागात सलग चार तासापेक्षा जास्त भारनियम असू नये तसेच चोवीस तासात जास्तीत जास्त दहा बारा तासांपेक्षा कुठल्याही भागाला भारनियम नसावे हि प्रणाली सुमारे चार पाच वर्षे तरी राबवावी लागली हे होत असताना महाराष्ट्राने शून्य भारनियम हा प्रयोग केला नवी मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद नागपूर अशा पाच शहरात हा प्रयोग झाला समजा ठाण्याची सरासरी मागणी सहाशे mega volt आहे तर चार पाच महिने कमाल मागणी चार तास आठशे mega volt एवढी जाते भारनियमन हे आठशे mega volt मागणी पूर्ण करण्यासाठी या चार महिन्यांसाठी बाजारभावाने म्हणजेच जास्त दराने वीज विकत घ्यायची याचा येणारा बोजा त्या शहरातील ग्राहकांनी बारा महिने विभागून घ्यायचा हा बोजा सुमारे वीस ते साठ पैसे प्रति unit होता तो या पाच शहरातील लोकांनी पाच शहरातील लोकांनी देऊन शून्य भारनियम सुमारे दोन तीन वर्षे साधले ग्राहक संघटनांचा या यशात मोठा सहभाग होता मुंबईत BHT फक्त मुंबई बेटावर वीज वितरण करते हा ग्राहक बेसच्या बसवाहतुकीचा तोटा वीज दरातून भरून देतो हे अन्यायकारक आहे हा विषय सुद्धा सर्वोच्च न्यायालयात नेऊन तोटा भरून काढण्याची कृती थांबवली गेली तरी प्रश्न राहिला तो आदींच्या काळात जमा केलेले चार हजार कोटी रुपये ग्राहकांना परत देण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांना सांगितले कि BHT हि खासगी company नाही तेव्हा हे परत देण्याचा आग्रह सोडून द्यावा जवळ जवळ एक तृतीयांश वीज खासगी company न्या विकत घेतात या company न्या म्हणजे उदाहरण रतन इंडिया टाटा अदानी जिंदाल साहीवरदा वगैरे भारतातील सहा company न्यानी इंडोनेशिया या देशातील कोळख्या कोळश्याच्या खाणी विकत घेतल्या तेथून स्वतःची खाण असल्यामुळे कोळसा त्यांच्याच भात्यातील company न्याना स्वस्तात विकून वीज दर आटोक्यात ठेवायचा असे त्यांचे धोरण होते परंतु इंडोनेशियाने दोन हजार दहा मध्ये नवे धोरण आणले त्यानुसार कोळश्याच्या जागतिक किमतीनेच तो निर्यात होत त्याच बरोबर हा या company न्यानी कायद्यात बदल झाला आहे म्हणून आम्हास वीज दर वाढवून द्यावा अशी मागणी केली हे प्रकरण ग्राहक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला कि इंडोनेशियातील कायद्यातील बदल हा कायद्यातील बदल धरता येणार नाही आणि त्यामुळे वीज दर वाढवता येणार नाही यामुळे ग्राहकांचा आणि पर्यायाने वीज company चा फायदा झाला सर्वोच्च न्यायालयाप्रा पर्यंत जाताना ग्राहक आणि ग्राहक संघटनांचा कमालीचा सय्यम वेळ

मांडण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ग्राहक सुद्धा त्यावरील आपले म्हणणं मांडतय प्रसारमाध्यमेही सुनावणी उचलून धरत यामुळे लोकांना प्रत्यक्षपणे काय वाटते ते नेमके कळते आपले म्हणणे कोणीतरी उच्च अधिकारी ऐकतात हि भावना ग्राहकांना सुखावह असते ग्राहक आणि ग्राहक संघटनांनी केलेल्या योगदानातील या काही घटना मात्र आज वीज ग्राहक कुठे आहेत याबाबत यश prime minister या मालिकेतील प्रसंगाची आठवण होते एका दिवसाचे पंतप्रधान

पण रुग्ण कुठे आहेत त्यांना उत्तर मिळते आम्ही रुग्णांना प्रवेशच देत नाही कारण रुग्ण म्हणजे डोकेदुखी आणि कामात अडथळा लेखक ऊर्जांतज्ञ आहेत वॉशिंग्टनचे कुराळ होऊ नका केंद्र सरकारच्या प्राप्तिकर खात्याने BBC च्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयामध्ये लागोपाठ दोन दिवस छापे टाकले आहेत british broad casting company च्या अनेक उप company न्या आणि जगभर पसरलेले जाळे असले तरी BBC या एका शब्दाला बातम्यांची विश्वासाहार्यता वेग आणि अचूकता या बाबी चिटकून येतात भारतीयांनी अनेकदा आपल्याच राष्ट्रीय आकाशवाणी किंवा दूरदर्शन यांच्यावर विश्वास न ठेवता BBC वर भरवसा ठेवला आहे आणीबाणीनंतर भारतात सर्वात fake निवडणुका झाल्या तेव्हा इंदिरा गांधी यांचे राब रायबेली मतदार संघात पराभव झाल्याची बातमी प्रथम BBC वर ऐकली धन्यवाद. मला चोवीस तास रक्तदाब तुम्ही सांगू साखतो तुम्ही तुमच्या या समान क्रियाकलाप म्हणजे पंधरा ते वीस वर्षांनी

आयोजिले आहेत एक दिवस हृदय विकाराचा झटका हृदय विकाराचा झटका वाचलेले हृदय हृदय परिमीय रक्तदाबा संबंधी रोग खराब रक्ताभिसरण आणि तुमच्या पायामध्ये वेदना when you reason मूत्रपिंडाचे आजार आणि रक्तदाब हे डोळे इशारामध्ये तुमचे आरोग्य सेवाकृतज्ञानी शिफारस केलेले बदल त्यांनी समानयुक्त आहे.

तुमचा आहार हा तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्याचा महत्वाचा भाग आहे उच्च रक्तदाब DASH खाण्याच्या आयोजन आणि sodium मीठ मर्यादित ठेवण्यासाठी आहारातील दृष्टीकोन रक्तदाब व्यवस्थापित करण्यात मदत करतात अधिक वैयक्तिकृत राहण्याच्या योजनेसाठी आपल्या doctor राना आहार तज्ज्ञांकडे पाठवायला सांगा. पायांमध्ये क्रियाकलाप जसे वेगाने चालणे किंवा बोलणे उच्च रक्तदाब कमी करू शकते रक्त check करणे आणि जर आपल्या पन्नास मिनिटे दोन point पाच तासापर्यंत काम करू शकता जर तुम्हाला काही आजार समजले असतील त्यावर काही उपचार केले जात नसतील नंतर व्यायाम योजना सुरु करण्यापूर्वी तिथल्या doctor शी संपर्क साधा. निरोगी वजनासाठी लक्ष ठेवा जास्त वजनासाठी तुमच्या उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास तुमच्या doctor ना विचारा. सर्वसाधारणपणे निरोगी वजन राखण्यासाठी आपण जेवढ्या प्रमाणात खातो आणि पितो तेवढ्याच calories burn करणे आवश्यक आहे अभ्यास आहे निरोगी आहार प्रथिने कडधान्ये तृणधान्य पदार्थ यांच्या संतुलित आहार जसे कि उच्च रक्तदाब संबंधी निरोगी आहारातील याच खाण्याची योजना तुमचे रक्तदाब कमी करू शकतो.

शरीर आणि रक्तदाब मीठ sodium सारखे अधिक संवेदनशील होतात जे प्रक्रिया किंवा तयारी दरम्यान अधिक पदार्थांमध्ये जोडले जाते दररोज मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास मदत

कमी दाब त्या मद्यपान केल्याने तुमच्या रक्तदाबावर परिणाम जे मध्यपान करतात त्यांच्या रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी पुरुषाने दिवसातून दोनपेक्षा जास्त आणि महिलांनी दिवसातून एकापेक्षा जास्त पेय पियू नयेत. रात्री चांगली झोप घ्या तुम्हाला घोर गोराणे किवा तुमची झोपल्यावर काही क्षणांची श्वास घेणे थांबण्यासारखे तुम्हाला सांगण्यात आले तर तुमच्या ना सांगा हे

कारण कि ते बरे करू शकत नाही उच्च रक्तदाबासाठी तुम्हाला बचाव क्षेत्र सुरु केले. उच्च दाबाची सुरुवात सामान्य रक्तदाब उच्चार केला जातो सर्वोत्कृष्ट कार्य करणारी योजना होती ती म्हणजे विकाराचे रक्तदाबावर औषधांची आवश्यकता होऊ शकते. तुमच्यासाठी रक्तदाब योजना शोधण्यापूर्वी तुम्ही अनेक प्रकारची किंवा औषधे वापरून पाहू शकता औषधे तुमचे रक्त करू शकतात परंतु ते बरे करू शकत नाहीत. तुमच्या doctor रांनी तुम्हाला औषधोपचार सुरु केले असतील पण मात्र ते

उच्च रक्तदाब रोखणे आणि नियंत्रित करणे हे तुमच्या हृदयाचा आरोग्यासाठी महत्वाचे आहे आणि तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो